अन ते एकमेकांशी खेळतायत असा सुंदर असा घास घास दिसतोय.

हे चित्र दवाखान्यातील असल त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रूम दिसत आहे बाहेर खुर्च्या टाकलेल्या आहेत.

आणि अशा प्रकारे मुलांची खेळण्यासाठी तयारी चालली त्यांना त्यांचेच मार्गदर्शक त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार तयार आहेत.

पुलाची उंची आणि त्यानं त्यांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे.

वरील दृश्यामध्ये राधाकृष्णाच सुंदर अस मूर्ती आहे राधा कृष्णाची सुंदर अशी अह सजावट करण्यात आलय.

वरील दृश्यामध्ये एक व्हॅन दिसतीये त्या ठिकाणी त्या व्हॅन ची वाहतुकीसाठी अं सजवण्यात आली आहे.